नाही मी पण आता लास्ट टाईम अं एक नोयडाच्या कंपनीला जॉइन झाले होते ऑनलाइन इंटरव्हिव्ह वगैरे झाला पण ऍक्च्युली त्यांनी महिनाभर काम करून घेतलं आणि महिन्यानंतर म्हणे तुम्हाला जीएसटी करावं लागेल फर्स्ट च तुमचं केवायसी नाही झालय तर तुम्हाला केवायसीला इकडे यावं लागेल मग आधी मी नाही म्हंटल होत कारण अनोळखी ठिकाणी आपण जाऊन करणार काय ना आणि आपल्याला तिथलं काहीच माहिती नाही मग परत म्हंटल तिथे वन डे केवायसी असेल तर मी येऊ शकते म्हंटल मग माझ तिकीट करा म्हंटल रिटर्न च आणि म्हणजे दोन्ही पाठवा यायचं जायचं तिकीट म्हणे हां ठीक आहे पाठवतो परत दोन दिवसांनी प्रश्न विचारला म्हणे तुम्ही असं करा येऊ नका आम्ही इथे ओंलीने केवायसी करून घेऊ पण तुम्हाला जीएसटी चे पैसे पे करावे लागतील म्हंटल किती रुपये करावे लागतील पाहिलं म्हणे पाचशे रुपये करावे लागतील म्हंटल नाही मी नाही करू शकत तर मग नंतर परत म्हणले एक तारखे नांतर तुम्हाला दोनहजार करावे लागतील कारण कि तुमची अठावीस हजार रुपये सॅलरी आहे आणि मग त्याला जीएसटी दोनहजार रुपये लागेल मग परत म्हंटल अरे आपण कसा विचार केला आपण एवढकाम केलाय मग अठ्ठावीस हजार घालवण्यापेक्षा पाचशे रुपये गेलेले कधीही चांगलं आहे म्हणून म्हंटल ठीक आहे म्हणून पाचशे रुपये पे केले पण परत त्यांनी एक तारखेच्या पर्यंत होल्ड टाकलं आणि एक तारखे नंतर म्हणे तुम्ही दीडहजार रुपये भर त्याशिवाय तुमची जीएसटी कम्प्लिट होणार नाहीये मग तुमची सॅलरी येणार नाहीये आणि ते घेतात पैसे कशावर्ती क्यूआर स्कॅन वरती म्हणजे येणारे पैसे जीएसटी कट करूनच सॅलरी द्यायची असते जर सव्वीस असेल ना सव्वीस सव्वीस असेल ना हां मग मी त्यांना तेच म्हंटल, म्हंटल अहो जीएसटी कट करूनच सॅलरी येते तुम्ही असं कसं सांगता म्हणे नाही इकडे नोयडाला सिस्टीम थोडी वेगळी आहे मी म्हंटल असेल ठीक आहे प्रायव्हेट बँक आहे काय काय वेळेस कसं होतं कि ऑनलाईन जॉब मध्ये एक फिक्स डिपॉझिट ठेवून घेतात कि बाबा काम करावं त्यांनी म्हणून म्हंटल असेल तस काही सिस्टीम कारण कि ते, तू जेव्हा काम करत होती तेव्हा त्यांनी काही ट्रेनिंग वगैरे दिल का तुला? हां लोक होती ना तुझ्या सोबत त्यांचं सॅलरी स्लिप दाखवली होती परत त्यांचं आयडी कार्ड वगैरे पाठवलं होत प्रॉपर सगळ्या गोष्टींचे सगळे फॉर्म वगैरे पण होते म्हणजे ऍक्च्युली ते लोणसाठी होत हां हां मग तू ते काम केलं ते लोक झालं तू लोन साठी लोकांना कन्व्हिन्स केलं होत का?

अच्छा ते लोक पेमेंट देतच नाही हे लोक आहेत ना ते हे जे आहेत ना फील्डवर्क साठी असलं पेमेंट देत नाही ते जेव्हा एच आर रिक्रूटर जेव्हा सगळ्यात पहिला पॉईंट असा असतो कि जेव्हा तुम्ही रिक्रूटमेंट चा जॉब कराल तेव्हा तुम्हाला फील्डवर्क साठी मुलं पाहिजे असतात आणि म्हणजे सेल्स साठीच थोडक्यात तर त्यास असं असत सगळ्यात पहिल्यांदा कि तुम्हाला तो जो व्यक्ती आहे तो जॉबला इंटरव्हिव्ह पास झाला पाहिजे इंटरव्हिव्ह पास झाल्यानंतर तो जॉब ला लागला पाहिजे आणि जॉबला लागल्या नंतर त्याने एक महिना कम्प्लिट तीस पंचेचाळीस आणि साठ नव्वद असा प्रकार आहे त्याचा काही लोक, नाही नाही नाही त्यांनी मला काय सांगितलं होत कि तुम्हाला महिन्याला तीस कॅन्डीडेट hire करायचेत तुम्हाला वीस हजार रुपये भेटतील आणि तुम्हाला telecalling चा जॉब दिलाय याच्यासाठी कि बाबा तुम्हाला वीस दिवस तीस दिवस थांबायचं पेमेंटसाठी ते कमी करून देत वाल्याना तुम्हाला तस नाही आणि मग नंतर ना

तर त्यातल्या एक माणसाने पण म्हणजे curious काढायला सुरवात केली कि मॅम हे असं आहे हे तस आहे अं त्यांनी मला जी सॅलरी स्लिप पाठवली होती त्याच्या वरती एअर नाहीये

नशीब त्या सरांनी फाईल्स टाकल्या दोन पण पेमेंट वगैरे काही केलं न्हवत मग त्या मुलानेच म्हणजे त्या समोरच्या मुलगा होता ज्यां मला हायर केलं होत त्याने मला नंतर न ला कबुली दिली कि मी थोडं त्याला बडबडलीय ओरडले खूप त्यानंतर त्याने मला माहिती दिली कि मॅम हे सगळं फ्रॉड आहे आम्ही असाच करतो म्हणजे नाही का माणसांकडून पैसे जीएसटी च्या नावाखाली घेतो तुमची सॅलरी एवढी अली तेवढी अली म्हणून मी म्हंटल माझे मला पैसे द्या म्हणून मी म्हंटल एक तर आम्ही जॉब कश्यासाठी करतो कि बाबा आम्हाला ऑनलाईन घरी बसून काहीतरी आमचा अर्जित करत येत म्हणून आम्हाला तुम्हीच जर म्हंटल ऑनलाईन जॉब मध्ये असं करत असताल तर कोण विश्वास ठेवणार आहे ज्या genuine बँका असतात त्यांच्यावर पण कोणी विश्वास ठेवणार नाही मग मी त्यांना तसं बोलले तर म्हणाले मला जे तास बोलता नाही येत मी नंतर न देतो

आणि इथून पुढे मला कॉल मेसेज काही करू नका मी तुमच्यासाठी कोणतीही मदत करू शकत नाही आणि कोणताही काम करू शकत नाही पण तिथे मी वाचले का कारण कि माझ्या खालचे जे चार पाच जणांनी म्हणजे जे माझ्या अंडर कामाला होते त्यांनी काही काम केलं त्या मानाने त्यांना सांगितलं होत कि त्या सरांना सांगा कि आधी आम्हाला सगळे लेटर्स वगैरे फॉरवर्ड करा नंतर आम्ही पेमेंट करतो

अं extend केलेत दहा दिवस ट्रेनिंगचे add केलेत

तसेच झालं ना मग आता माझं पण असाच झालं कि जेव्हा मी सांगितलं ना तो टुरिस्ट चा जॉब त्यांनी मला इतकं फोर्स केला कि आम्ही आधी मी असा विचारच नाही केला कि हे फ्रॉड असेल म्हणून त्याच्या नंतर मी कुठल्या जेन्यून माणसाला मी पाचशे रुपये सुद्धा बरत नाहीये एक मला इतका मागे लागला सहाशे रुपयात वर्षभराचं रजिस्ट्रेशन तुम्ही करा तर खरी पाचशे रुपये चारशे नव्याणव काही जास्त नाही म्हंटल नाही मी अडीचशे

नाही पण काही काही अप जे आहेत कि नाही म्हणजे ऑनलाईन आपल्याला घरून काम करायचंय तर काही काही योगड म्हणून एक अप आहे त्या अप बद्दल तर मी खूप ऐकलंय पण मला ना असा विश्वास ठेवावासा वाटत नाही म्हणून काहीतरी आहे यु चाट आणि योगड असे दोन आहेत पण यु चाट बद्दल पण मी ऐकलंय त्याच्यावरती पण त्याच्यवा वेहिकल वरती अर्निंग करायचंय म्हणजे आपण दुसर्यांना रेफर करायचं मग त्याच्यावर लाईटबील किंवा त्याला काही पेमेंट केलय मोबाईलचा रिचार्ज किंवा फ्युल वगैरे असं काही भरलं तर मग कमिशन बेसिस वरती क्यूआर मिळणार असं आहे पण ते पण आता थेट चालू आहे पण, नाही कसं होत माहित आहे का ऑनलाईन च कसं आहे माहित आहे का ऑनलाईन च मला अजून असं वाटत कि खूप

हो आता मी जे सांगितलं ना ती कंपनी कधीच बंद झालीये कोरोनाच्या आधी ते पण मी तुला भराला त्यांची सुद्धा वेबसाईट आहे ते पण मी तुला सांगते पण ज्यांनी माझाकडून घेतली होती त्यांच्याशी रिलेटेड नाहीये मग मी त्यांना म्हंटल तुमच्या नावाने लोक दुसऱ्यांकडन पैसे घेतात नाव तुमचं खराब होत मी ते टाकलं गुगलवरती ह फ्रॉड अप आणि फ्रॉड कंपनी असं माझे पैसे घेतले आणि मला काहीच नाही दिल, मग त्यांनी मला मेसेज केला मेल केला म्हटलं हे असं असं आहे मग मला जो त्यांचा मेल आला होता ते सगळं मी पाठवलं ते डिटेल्स पाठवले मग आता तिकडन होते त्याच्यावर कारवाही मी नंबर पाठवलाय माझंच नाही असं खूप लोकांचं असं झालाय तो जो होता ना मला रिक्रूट करणारा त्यानं पण तसच केलं म्हणजे त्याने मला जस केलं तसं बाकीच्यांना पण करत असेल ना

कि घरूनच जॉब करणं घरूनच जॉब करण खूप खतरनाक आहे. ऍक्च्युली आपल्याला कसं होत माहित आहे का इतर हाऊसवाईफ असतात घरातल्या गोष्टी त्यात बेबी ना सांभाळणं मग आपल्याला बाहेर जाण पॉसिबल नसत आणि आपले खर्च आपल्याला उचलायचेत तर मग आपण वर्क फ्रॉम होम मधनं किंवा ऑनलाईन जॉब जास्त सर्च करत असतो आणि म्हणजे जॉब हे किंवा आपण आता अप आहे किंवा आणखीन दुसरं काही अप्स आहेत तिथे वर्क फ्रॉम होम साठी व्याकयांसी असतात किंवा ऑनलाईन जॉब साठी व्हेकेन्सी असतात पण त्यातल्या भरपूर व्याकयांसी असतात त्या फ्रॉड असतात माझं तसंच आहे ना आता फ्रॉड काय ये पण काय काय खूप जेनियन असतात मी आता इंटरव्हिव्ह दिला बांजू चा जे बांजू अँप आहे ना नवीन ते नीलकंठ भानूप्रकाश जो fastest women calculator शकुंतला देवीचं ज्यांनी रेकॉर्ड मोडलं ते तर चांगलं होत त्यांचं सगळे तिन्ही इंटरव्हिव्ह चांगले होते पण माझं एम एस्सी मॅथ्स किंवा बी एस्सी मॅथ्स नसल्यामुळं माझं काही फायनल झालं नाही बांजू, बांजू नवीन जसं byju's आहे ना ग

म्हणजे ज्यांचं मॅथ्स मेजर आहे त्यांना प्रायोरिटी दिलीये त्यांनी हां मग तीन राउंड घेतले होते त्यांनी पहिला रिटन घेतला मग नंतर पर्सनल इंटरव्हिव्ह मग डेमो मग परत पर्सनल इंटरव्हिव्ह असे चार राउंड घेतले त्यांनी महिनाभर चालू आहे सगळी प्रोसेस तर काळ फायनल राउंड होता त्यांचा पण त्यांनी मला विचारलं तर आपलं मेजर नाहीच मॅथ्स काय आपण डॉक्युमेंट्स देऊ शकत नाही बोलून काय होत ना मग त्याच्यामुळे त्यांनी मला तेव्हाच सांगितलं तुमचं कदाचित होल्डवरती राहील मेजर खूप साऱ्या आल्या ना मेजर मॅथ्स पाहिजे आता आम्हाला ठीक आहे काही हरकत नाहीये अशा opportunities खूप आहेत तशा तसं पण आता दुसरं तुला सांगू का यामध्ये अं या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अं जसे अं

हो पण सेल्स चा प्रॉब्लेम कसा होतो माहित आहे का तुम्हाला ओंलीने मध्ये मिळत पण कमिशन बेसिस वर मिळत फिक्स स्लरीवर नाही हां तेच तर ना मग आता तोच तर प्रश्न आहे ना मग आणि काय होत माहित आहे का एक महिना कष्ट करून त्याच्यात पण रिस्क आहे आपण सेल करायचा आणि त्यांनी रिलीज नाही करायचं जसा तुझा आता प्रॉब्लेम झाला तस असा प्रॉब्लेम होऊ शकतो नाही काय काय वेळेस कस होत आता मी ऑनलाईन मध्ये ना एक जॉब बघितला होता m swiping machine pos machine device चा तसा त्यामध्ये ना जेनियनआहे जेनियनम्हणजे कमिशन बेसिस वर आहे पाहिजे तर तुम्ही ऑफिसला जाऊन करू शकता तुम्हाला सत्र हजार रुपये पेमेंट मिळणार आणि जर तुम्हाला ऑफिसला जायला पॉसिबल नसेल तर तुम्ही घरून जॉब करू शकता पण त्यामध्ये कमिशन बेसिस फ्री वाली मशीन देत असाल कस्टमर ला आणि कस्टमरने घेतली तर तुम्हाला दोनशे रुपये मिळणार पण तेच जर तुम्ही चौदा हजारांची किंवा सात हजार नऊ हजार अशी कुठली मशीन दिली तर तुम्हाला दीडहजार पासून अडीच तीन हजार पर्यंत त्याच्यावर पेमेंट मिळणार मंथली असत पेमेंट एक तारखेला बरोबर पेमेंट होत पण त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज चे पैसे येतात आणि

पण त्यामध्ये पेमेंट येत म्हणजे अगदी एक मशीन जरी पाठवली ना तरी त्याच दोनशे रुपये तुमच्या अकाउंटला येतात हे तुमच्या लक्षात असो किंवा नसो ती इंस्टॉल झालीये ना मग तुम्हाला त्याचे पैसे एक तारखेला करेक्ट साडेतीन वाजे पर्यंत धूपअरी अकाउंटला येतात खूप छान आहे . का गं हो चालतंय चालतंय हो ठीक आहे चालेल हो बाय

hello शुभांगी तर तुम्हाला तर माहीतच असेल कि आज आपण कोणत्या topic वर बोलायचं ते तर आज आपण बोलणार आहोत. actor ऐश्वर्या तर त्यांच्याबद्दल म्हणजे बोलायचं म्हटलं कि कर्नाटक मध्ये बंगलोरु मध्ये एक नोव्हेंबर एकोणीशे त्र्यात्तर मध्ये झाला होता. आणि तिच्या वडिलांचे नाव कृष्णराज राय असे होते. ते पेशाने मरीन

अं मोठा भाऊ आहे त्यांचे नाव आदित्य रॉय असे आहे तसेच त्यांच्या अं अ त्यांच्या सोमोरच्या जीवनाबद्दल बोलायचं म्हटलं कि अं त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता सातवी पासून ते तेलंगणा राज्यातील हैद्राबाद मध्ये त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. तसेच त्यानंतर त्यांचे कुटंबीय मुंबईला येऊन तिथं त्यांचे स्थाय झाले होते. तसेच मुबई मध्ये सांताक्रुज येथील आर्यविद्यामंदिर येथे ऎश्व्र्या ने पुढील शिक्षण घेतले त्यांनतर माऊंटेनिया DJ रुपलेल्या college मध्ये तिने महाविद्यालयातील शिक्षण घेतले.

तामिळ इत्यादी खूप भाषांचे त्यांना अं ग्यान होते तसच णि त्या असं म्हणजे त्यांनी अ एवढं नाव त्यांचं म्हणजे तेव्हा त्या इयत्ता नववी मध्ये शिकत होत्या त्याना अं camelian company च्या जाहिरात मध्ये अं त्यांना झडकवण्यात प्रस्ताव आला होता तस असं म्हणजे त्यांनी असं लहानपनापासून छोटा मोठा जाहिरात मध्ये acting ची थोडी आपली शुरुवात केली. ती अं त्यात झडकली देखील होती त्यानन्तर तिला Pepsi Cocacola आणि फ्रुजी या अशा अनेक प्रकारच्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्यानं पाहण्यात आले होते. अशाप्रकारे तर तूमच काय म्हणणं आहे याबद्दल?

तीच जे education आहे म्हणजे पहिले ते सातवीच जे तू सांगितल आहे कि तेलंगणा या ए म्हणजे हेंद्राबाद या भागामध्ये झालेला आहे. तर हो बरोबर आहे पण नंतर जे त्यांनी निवांत स्थान झालेलं आहे. तर ते मुंबई या ठिकाणी झालेले आहे आणि ऐश्वर्या राय बच्चन हे एक bollywood अभिनेता आहे. म्हणजे एक actor आहे. तर ती ती actor होण्याच्या तीच जे आधीच career होत जस कि प्रत्येकाची हि personal life असते, तसच तीच एक आधीच career होत किंवा तिचा एक personal गोष्ट म्हणलं तर अशी मला सांगावीशी वाटते कि तिची एक गोष्ट होती कि तिला आधीपासून doctor व्हायची अशी इच्छा होती. पण अशा काही म्हणजे योगायोग आला कि तिला म्हणजे जी doctor व्हायची इच्छा होती म्हणजे तिने जे विचार केला होता कि आधी तिला doctor व्हायची इच्छा घेतल होती. आणि तिने admission सुद्धा घेतल होत पण नंतर ती miss word झाली. आणि मग नंतरून एकोणीशे चौर्यानव मध्ये ऐश्वर्या राय बच्चन जी आहे ती miss word झालेली आहे. मग त्यानंतर तिने आऊ अस ठरवल कि नंतरून तीन अभिनेत्री बनली. काय जस कि तुला तर माही म्हणजे आपल्या सर्वाना माहितीच आहे कि तीच जे सौंदर्य आहे ते किती ते famous आहे. म्हणजे ऐश्वर्या बच्चन हि दिसायला किती अशी अं भारी दिसते. आणि किती छान दिसते तिचे अट म्हणजे तिच्याकड बघतील कि असं attractive वाटते आणि खूप छान दिसते ती तिचे जे डोळे आहेत ते एकदम भारी आहेत म्हणजे अशे पूर्ण घारेघारे आहेत आणि आपण असं असं अशे डोळे नाहीत कोणाचे पण जास्त करून म्हटलं कि तिच्या डोळ्याकडं focus जातो. म्हणजे ज्यावेळेस तिच्याकडं आपण बघितलं जात तर त्यावेळेस तिच चेहरा याच जे आहे ते एकदम असं तीच जे face cut आहे ते अतिशय छान आहे बघ आणि त्यामुळं तिनं म्हणजे तिच्या सौंदर्यामुळं आणि ती तिच्या कला.

तिला जे miss word चा award भेटला मग त्यामुळं ती जी अं हि होत गेली famous होत गेली त्यामुळे तिला अशे movies वगरे भेटत गेले जशे कि तिचे खूप सारे pictures आहेत बघ तुला तर माहीतच असेल कि तिच्ये अनेक picture आहेत आणि अनेक picture यांमध्ये तिचा कोणताच असा picture नाही कि अस अं hit झालेला नाही असा प्रत्येक जो तिचा picture आहे तो अतिशय छानच आहे बघ आणि मला

movies आहेत movies च्ये सागांयच म्हंटलं तर बरेच अशे pictures आहेत तीच्ये की ते अतिशय छान अशे आहेत आणि ते बी एकदम अशे hit झालेले आहेत तर त्यामुळं ऐश्वर्या राय बच्चन हि खूप छान अभिनेत्री आहे. तर तुला काय वाटतंय ऐश्वर्या राय बच्चन बद्दल हो अं modeling देखील केले होते तरतसेच अं खर तर तिला architecture सुद्धा व्हायचे होते त्यासाठी तिने architecture acrchitecture सुद्धा

अं college सुद्धा सोडावी लागली. शिक्षण बरोबर झाले नाही तरी तुम्ही म्हटले कि त्यांना miss world सुद्धा म्हटले पदवी मिळाली हि सुद्धा पदवी मिळाली.

पार पडलेल्या या स्पर्धेत तिने त्यांच्या सोबत या स्पर्धेत सहभागी झालेल्या सत्यांशी देशाच्या स्पर्धामध्ये सुद्धा मत देहा त्यानी किताब पटकाविला

चित्रपटामध्ये त्याचे पदार्पण म्हणजे कशाप्रकारे झाले म्हणजे अं ऐश्वर्या जर ती जेव्हा करण्यासाठी म्हण एकोणीशे सत्यानव मध्ये एका तामिळ चित्रपटातून त्यांनी अं सुरवात केली होती. तसेच त्यांचे दिगदर्शक मनीतरत्नम यांच्या तिरुवर या चित्रपठा चित्रपटांतुन सुद्धा तिने अं अभियानपदार्पण केले होते. त्यानंतर तिने अभिनेता बॉबी देओल सोबत त्यांनी एकोणीसे सत्यानव मध्ये और प्यार हो गया या सिनेमात सुद्धा bollywood मध्ये entry केली तिचा हा पण तिचा हा पहिला चित्रपट flop झाला होता त्यानंतर तिने जिनता हा तामिळ चित्रपट केला. या चित्रपट चांगलाच गाजला एकोणीशे नव्याणव मध्ये तिने आ अब लौट चले अं या चित्रपटात सुद्धा प्रमुख भूमिकेत काम केले अशा प्रकारे तिने अं खूप चित्रपटामध्ये काम सुद्धा केले. तुम्ही सांगा अजून काय म्हणणं आहे तुमचं? हो अगदी बरोबर आहे बघ तू म्हणल्याप्रमाणे कि एकोणीशे नव्याणव मध्ये तिने ते आ अब लोट चले Picture काढला तर Picture पण खूप छान आहे बघ ऐश्वर्या राय बच्चन चा ते तू बघतलेला असेल म्हणजेच ते Picture त्या Picture पासून पण ती ऐश्वर्या राय जी बच्चन आहे तीचा म्हणजे असा कोणता हि Picture नाहीये कि ते जास्त प्रेक्षकांना आवडलेला नाही असे मोजके असतील कि काही गोष्टींमुळे flop झालेले किंवा काही हे म्हणणारे पण अनेक असे जास्त Pictures आहेत कि हे प्रेक्षकांना आवडणारे तिचा जे तिचा जो robot picture आहे बघ ते तर तुम्ही बघितलंच असेल तर त्या picture मध्ये तूच जे role आहे म्हणजे तीच जे designation आहे ते खूप भारी आहे. म्हणजे तीचं अं जस कि आपल्याला तिच्या सौंदर्याने म्हणजे आपण bollywood मध्ये सगळ्यात सुंदरी म्हणजे सौंदर्यवान स्त्री म्हणलं तर आपण ऐश्वर्या राय बच्चन या आ अभिनेत्रे ला ओळखतोत. असं नाहीय कि फक्त ऐश्वर्या राय बच्चनचं दिसायला हि अं म्हणजे एवढी दिसा दिसायला सौंदर्याने छान आहे अनेक अशा bollywood मध्ये actors आहेत कि त्या दिसायला सुद्धा भारी आहेत पण ऐश्वर्या राय बच्चन ची गोष्टच वेगळी आहे कारण कितीही म्हटलं तर सगळ्यात direct च आहे. आपण तिच्याकडो बघितलं तर

अजून बरेच अशे दिल का रिश्ता तिचा बऱ्याच अश्या movies आहेत कि त्या छान आहेत. आणि तिला म्हणजे दोन हजार नौ मध्ये जे पुरस्कार मिळाले आहेत ते पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आणि त्या पुरस्कारामुळे म्हणजे ती अतिशय दोन हजार नऊ मध्ये ते तिला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे तर france सरकार ने हि म्हणजे त्यांचा देशाचा म्हणजे गौ मान म्हणून त्याच ऐश्वर्या राय बच्चन ला गौरवलेली आहे. कारण कि ती जी actor आहे. ती जी अभिनेत्री आहे ती अतिशय चांगली अशी आहे. जेवढच ती सौंदर्याने आ दिसायला म्हणजे छान आहे तेवढंच तिचे roles सुद्धा म्हणजे movies चे role झाली किंवा तिची personal life मध्ये झाले. तर तीच जे अं designation ते अतिशय छान आहे. कारण कि बाकी actress पेक्षा मला तर ती different च वाटते. आणि खूप भारी सुद्धा म्हणू शकतो कारण कि तिचे प्रत्येक गोष्टींमध्ये म्हणजे काही ना काही तर different आहेच. तर अजून तुम्हला काय वाटत तिच्याबद्दल ऐश्वर्या राय बच्चन हि म्हणजे अं वेगवेगळ्या Picture मध्ये वेगवेगळे किरदार असतात तिचे जे cinema ज आहेत आतापर्यंतचे ते सुद्धा म्हणजे hit च झालेले आहेत. एकोणीशे नव्याणव मध्ये ऐश्वर्या आणि सलमान हे दोघे एकमेकांना म्हणजे असं माहिती होत कि date करतात म्हणून तस बरोबर आहे कि ते आता personal तर असतंच कुणाचंही life मध्ये काहीनाकाही तसच सर्व याना माहिती होत सर्व जनतेला किंवा सर्व प्रेक्षकांना किंवा सर्व bollywood या याच्यामध्ये त्यांच्या personal life मध्ये असं माहिती होत कि त्यांनी दोघे एकमेकांना date करतात म्हणून आणि ते एकोणीशे नव्यान्नव ची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट हि सर्वत्र अं लोकांना माहितीय तर तुला काय वाटत आजून त्यांच्या बद्दल हो बरोबर आहे अह आणि अशा खूप प्रकारच्या दिग्दर्शक एक्दम superhit movie त्यांनी केलेल्या आहेत. तसच दिगदर्शक संजय लीला भन्साळी cinema ची

असं वाटत काही पाहावा पाहावा असं असं वाट्टय तर त्या म्हणजे पाहण्यात असे एकदम असं सुंदर आहेत अं तसच एश्वरीचे अं अभियानाचे म्हणजे आपल्या देशांतने तर असंख्य म्हणजे दिवाने म्हणता येईल जगभरात आहेत तिच्या सौंदर्याचे म्हणजे अनेक चाहते सुद्धा आहेत. netherland या देशातील या garden मध्ये tulip च्या फुलाचे नाव ऐश्वर्याच्या नावावरून ठेवण्यात आले. असं बहुमान मिळवणारी ऐश्वर्या एकमेव भारतीय अभिनेत्री आहे अं तसाच या

अह कार्यक्रमामध्ये त्यांना बोलविण्यात आले होते. तसेच ऐश्वर्या बद्दल बोलायचं म्हटलं कि असं खूप काही आहे अं तसच त्यांना म्हणजे ते म्हणजे त्यांची त्यांचे husband त्यांच्यासोबत त्यांना अं त्यांना तस म्हणजे पहिल्यांदा त्यांचा अह त्यांना ते कस काय आवडले त्याबद्दल बोलायचं म्हटलं कि अं जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ला एका मुलाखती मध्ये प्रश्न विचारण्यात आलं होत कि अं तुझ्या आवडता अभिनेत्रा कोण आहे म्हणून, तर ऐश्वर्या राय बच्चन म्हटली कि अं या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी अं म्हटले कि अं तिचा नवरा अभिनेता अभिषेक बच्चन हा तिचा आवडता अभिनेता आहे या दोघांनी गुरु, उमरान, रावण कूच ना कहो या चित्रपटामध्ये सुद्धा अं सोबत प्रमुख भूमिका मध्ये काम केले होते. तसेच या दोघांच्या जोडीला त्याने लोकांचे सुद्धा खूप म्हणजे आता अं मडवण्यात आल्या होत्या अं

अं एकदम खुप चाहते होते या जोडी ला पाहण्यात तर तुमचं अजून काय म्हणणं आहे? हो अगदी बरोबर आहे बघ ती जे म्हटली होती एका मुलाखतीमध्ये तू सांगितल्याप्रमाणे ती बरोबर गोष्ट सांगितली ती म्हटली कि माझा जो अभिनेता आहे ते अभिषेक बच्चन आहे. आणि मला असं त्यांच्या personal life बद्दल असं सांगावंस वाटत कि अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन जे आहेत म्हणजे त्यांची जी पहिली भेट झाली होती. ती एकोणीशे सत्यान्नव मध्ये झाली होती. कारण कि त्यावेळेस ऐश्वर्या एक म्हणजे Picture करत होती म्हणजे त्यावेळेस ऐश्वर्या राय बच्चन हि एक movies ची हे अ shooting करत होती, तर त्यावेळेस तिच्या आभिषेक राय बच्चन म्हणजे अभिषेक सोबत भेट झाली आणि त्यावेळेस म्हणजे त्यांची जी मुलाखत आहे ती first ठरलेली आहे. आणि त्यानुसार म्हणजे तिथून जी सुरुवात झालेली आहे तर ते आतातर माहितीच आहे कि ते दोघ husband wife आहे. आणि त्यांचा सुखी संसार आहे. म्हणजेच त्याच दरम्यान अभिषेक जे आहे तीचा खास मित्र बनला होता. आणि आधीच जे म्हटलं तर जस कि आपण बोललेलो आहोत म्हणजे सलमान सलमान बद्दल जे एकोणीशे अं एकोणीशे नव्यान्नव मध्ये जी कहाणी त्यांची होती किंवा दोघ एकमेकांना date करायचे मंग नंतर त्याच्या आधीचा जे प Period होता एकोणीशे सत्त्याण्णव चा तर ती अभिषेक रॉय बच्चन यांच्या सोबत यामध्ये होते कि अं म्हणजे मित्र होती Just म्हणजे friendship जशी असते तास अभिषेक रॉय बच्चन सोबत ती friendship मध्ये होती आणि आ ऐश्वर्या रॉय बच्चन हि एक तिच्या personal life मध्ये सुद्धा चांगलीच महिला म्हणून आहे. म्हणजे तिला एक मुलगी आहे तिची personal life सांगावीशी म्हटलं तर आता जी ऐश्वर्या राय आहे तर तिच्या life मध्ये जी मुलगी म्हणजे आताची तिची जी मुलगी आहे ती सुद्धा म्हणजे खूपया चांगलीच आहे आणि तिची जे Picture सांगितले कि तू देवदास Picture बद्दल मला असं सांगावस वाटतो कि तिने जे देवदास Picture आहे तर त्यामध्ये तीच जे jewellery पासून चे झाले तर song पर्यंतचे तिचे जे पण अशे jwelleries वगैरे ज प्रत्येक असे साडीपासून जे आहेत ते अतिशय छान असं मला सांगावंस वाटत आणि ऐश्वर्या राय बच्चन हि देवदास या Picture मध्ये खूप भारी अशी दिसते ती ऐश्वर्या राय बच्चन जी आहे ती आपली भारतीय अभिनेता आहे आणि तिने अनेक अशे हे केलेले आहेत बऱ्याच गोष्टींना sacrifice सुद्धा केलेले आहेत ते तिच्या personal life मध्ये सुद्धा म्हणजे अ

मला खूप भारी वाटतो आणि देवदास Picture जो तिचा आहे तो अतिशय hit झालेला आहे त्याकाळी कारण आता सुद्धा देवदास picture म्हटलं कि बऱ्याच लोकांचा favorite आहे आणि त्यातला माझा सुद्धा आहे कारण कि त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आहे आणि तिचा जे अह किरदार आहे म्हणजे तिचा जे roll आहे तो खूप भारी असा आहे. म्हणजे ती दिसायला जस आपण सौंदर्याने म्हणतो तसेच तिचे बरेच अशा गोष्टी आहेत कि ते पद्मश्री पुरस्कारापासून ते तिच्या सौंदर्यापर्यंतचे खुप छान आहेत. ऐश्वर्या राय बच्चन बद्दल बोलावंसं म्हटलं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत कि ते आपण जेवढ बोलल्या त्या तेवढ्या कमी सुद्धा पडुन जाणार आणि ती पण छान आहे आणि thank you मला ऐश्वर्या राय बच्चन बद्दल बोलून

या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला सबकुछ असं है madam जी शिर्क दिमाग मी डाल देना है प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा वीस एकवीस वर्षाचा मुलगा दोन हजार सहा चा लढा हा एक नवच रूप घेऊन समोर आला होता आभाळच फाटलं होत कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता बऱ्याच ठिकाणी नद्या स अह सदृश्यानं पाणी वाहत होते. तिथल्या लढाकी मुलांना हे सगळं अप्रूपच होत लेहला सुखरूप पोचला पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एक मार्ग उघडा होता कर्नल झा त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही दिमाग मे डाल दिया था ना बरोबर पाच वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करत झाली करती झाली आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यानं अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही. उदास होऊ नका.

hotel वर पोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळ दूर झालं कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणांकडे निघालो. कारगिल द्रास येथील विजयस्तंभ तोलोलिंग three people बात्रा top tiger hill आता अगदी परिचयाचे वाटू लागले.